लिबर ऑफिस कॅल्कच्या प्राथमिक ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्या पाठात आपण पुढील गोष्टी शिकणार आहोत
लिबर ऑफिस कॅल्क ह्या सॉफ्टवेअरची ओळख
ह्यात उपलब्ध असलेले विविध टूलबार्स
कॅल्कमधे नवीन डॉक्युमेंट कसे उघडावे
तसेच आधी तयार केलेले डॉक्युमेंट कसे उघडावे
कॅल्कमधे डॉक्युमेंट बंद करून संग्रहित कसे करावे
लिबर ऑफिस कॅल्क हा लिब्रे ऑफिस सूट चा स्प्रेडशीट घटक आहे
जसे राइटर मुख्यतः शाब्दिक माहितीवर काम करतो तसे कॅल्क मुख्यत्वे संख्यांशी संबंधित काम करण्यासाठी वापरला जातो
कॅल्क हे अंकांची भाषा जाणणारे सॉफ्टवेअर आहे
मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील एक्सेल शी कॅल्कचे साम्य आहे
हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो
लिबर ऑफिस सुट आपल्या संगणकावर सुरू करण्यासाठी आपल्या संगणकावर मायक्रोसॉफ्ट विंडोज 2000 किंवा त्यानंतर आलेल्या विंडोज एक्सपी किंवा विंडोज7 ह्यापैकी ऑपरेटिंग सिस्टम असावी
अन्यथा gnuलिनक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टम चा वापरही तुम्ही करू शकता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
जर आपल्या संगणकावर लिब्रे ऑफिस सूट ची स्थापना केलेली नसेल तर आपण त्यासाठी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर चा वापर करून कॅल्क ची स्थापना करू शकता
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील अधिक माहितीसाठी कृपया उबंटु लिनक्सवरील ट्युटोरियल पहावे
तसेच लिब्रे ऑफिस सूट डाऊनलोड करण्यासाठी सदर वेबसाईटवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे
यासंबंधी तपशीलवार सूचना लिब्रे ऑफिस सूट च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत
कॅल्क ची स्थापना करण्यासाठी कंप्लीट पर्याय निवडा
जर आपल्याकडे लिब्रे ऑफिस सूट आधीपासून स्थापित असेल तर तुमच्या स्क्रीन च्या डाव्या बाजूच्या एप्लिकेशन पर्यायावर क्लिक केल्यावर ऑफिस वर क्लिक करा व त्यानंतर लिब्रे ऑफिस ह्या पर्यायावर क्लिक करा
लिब्रे ऑफिस मधील विविध घटकांसोबत एक नवीन डायलॉग बॉक्स उघडली जाईल
कॅल्क हे एप्लिकेशन उघडण्यासाठी ह्या डायलॉग बॉक्समधील स्प्रेडशीट या पर्यायावर क्लिक करा
ह्यामुळे एक रिक्त स्प्रेडशीट डॉक्युमेंट Calcच्या मुख्य विंडोत उघडले जाईल
आता आपण कॅल्क विंडोमधील मुख्य घटकांची ओळख करून घेऊ या
कॅल्क मधील डॉक्युमेंटला वर्कबुक असे म्हणतात
यात उभ्या व आडव्या ओळी आखलेल्या असतात
वर्कशीटमध्ये कॉलम्न्स व रॉव्स यांनी बनलेल्या चौकटी म्हणजेच सेल्स असतात
कॉलम्न्स ना अक्षरांनी व रॉव्स ना आकड्यांनी संबोधण्यात येते
प्रत्येक सेल ही ज्या कॉलम व रो च्या छेदण्याने तयार झालेली असते त्या अक्षराच्या व आकड्याच्या जोडीने संबोधली जाते
प्रत्येक सेलमध्ये अक्षरांनी किंवा अंकांनी युक्त माहिती सूत्रे आणि अनेक प्रकारचा दाता साठवता येतो
एका वर्कबुकमध्ये अनेक स्प्रेडशीटस् असू शकतात तसेच एका स्प्रेडशीटमध्ये दहा लक्षांहून थोड्या जास्त रॉव्स व हजाराहून जास्त कॉलम्न्स असू शकतात
म्हणजेच एका शीटमध्ये एक अब्ज म्हणजेच शंभर कोटीहून जास्त सेल्स असू शकतात
कॅल्क विंडोमध्ये तितले बार मेनू बार स्टँडर्ड टूल बार फॉर्मॅटिंग बार फॉर्म्युला बार स्टॅटस बार ह्यासारखे अनेक टूलबार्स असतात
ह्या टूलबार्स व्यतिरिक्त दोन आणखी चौकटी तुम्हास वरच्या भागात दिसतील
त्या म्हणजे इनपुट लाईन वName बॉक्स
ह्या टूलबार्स मधील काही महत्वाच्या पर्यायांची माहिती आपण पुढे करून घेणार आहोत
आता तुम्हाला स्प्रेडशीटच्या डाव्या खालच्या कोप यात शीत1 शीत2 शीत3 असे तीन टॅब दिसतील
ह्यापैकी योग्य त्या टॅबवर क्लिक करून हवी ती शीट उघडता येते
उघडलेल्या शीटचा टॅब पांढ या रंगाचा होतो
दुस या टॅबवर क्लिक केल्यास ती शीट उघडली जाऊन तो टॅब पांढरा होतो
स्प्रेडशीटचा मुख्य मधला भाग हा रॉव्स आणि कॉलम्न्स ह्यांच्या जाळीने बनतो
प्रत्येक सेल ही रॉव व कोलम्न च्या छेदण्याने बनलेली असते प्रत्येक कॉलमच्या वरती असलेली अक्षरे व रॉव्स च्या डावीकडे असलेले अंक राखाडी रंगाच्या चौकटीत असतात
त्यांना रॉव वColumn हेडर्स असे म्हणतात
कॉलम्न्स आ ह्या अक्षराने सुरू होऊन उजवीकडे वाढत जातात
तसेच रॉव्स 1 ह्या आकड्याने सुरू होऊन खाली वाढत जातात
कॉलम व रो हेडर्स हे जोडीने सेल संबोधनासाठी नामे बॉक्स मधे दाखवतात
कॅल्क मधील विविध विभागांच्या प्रस्तावनेनंतर आपण लिबर ऑफिस कॅल्क मध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडावे ते पाहू
आपण स्टँडर्ड टूलबार वरील न्यू या आयकॉनवर क्लिक करून डॉक्युमेंट उघडू शकता
किंवा मेनूबारमधील फाईल या ऑप्शनवर क्लिक करा
आणि मग न्यू या ऑप्शनवर क्लिक करून शेवटी स्प्रेडशीट या ऑप्शनवर क्लिक करून नवीन डॉक्युमेंट उघडता येते
तुम्हाला दिसेल की आपण दोन्ही पध्दतीने नवीन कॅल्क विंडो उघडू शकतो
आपण आता स्प्रेडशीटमध्ये पर्सनल फायनान्स ट्रॅकर कसा बनवायचा ते शिकणार आहोत
आता पाहू या की स्प्रेडशीट मधील काही सेल्समध्ये डेटा कसा एंटर करावा
यासाठी स्प्रेडशीट मधल्या पहिल्या शीटवरील आ1 या सेलवर क्लिक करा
एसएन असे हेडिंग टाईप करू या ज्याखाली आपण स्प्रेडशीटमध्ये एंटर करत असलेल्या आयटम्स चे अनुक्रमांक आपण लिहिणार आहोत
आता सेल बी1 वर क्लिक करा आणि त्या हेडिंगला आयटीईएम असे नाव द्या
स्प्रेडशीट मध्ये वापरल्या जाणा या सर्व आयटम्सची नावे या हेडिंगखाली असतील
अशाप्रकारे एकापुढे एक असे सी1 डी1 ई1 एफ1 आणि जी1 सेल्सवर क्लिक करून त्यांना कॉस्ट स्पेंट रिसीव्ह्ड दाते आणि अकाउंट अशी हेडिंग द्या
आपण नंतर या कॉलम्स मध्ये डेटा भरणार आहोत
स्प्रेडशीट लिहून झाली की ती पुन्हा वापरण्यासाठी सेव्ह करणे आवश्यक आहे
ही फाईल सेव्ह करण्यासाठी मेनूबारवरील फाइल वर क्लिक करून मग सावे एएस या ऑप्शनवर क्लिक करा
स्क्रीनवर तुम्हाला एक डायलॉग बॉक्स दिसेल जिथे तुम्हाला नामे या फिल्डमध्ये तुमच्या फाईलचे नाव देणे अपेक्षित आहे
आता पर्सनल फायनान्स ट्रॅकर असे फाईलचे नाव द्या
नामे या फिल्डखाली सावे इन फोल्डर हे फिल्ड आहे
जिथे तुम्ही फोल्डरचे नाव देणे आवश्यक असते
येथे तुम्ही सेव्ह केलेली फाईल समाविष्ट होईल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
फोल्डर ऑप्शनची एक यादी तुम्हाला दिसेल
जिथे आपल्याला फाईल सेव्ह करायची आहे तो फोल्डर आपण येथे निवडू शकतो
आपण डेस्कटॉप हा ऑप्शन क्लिक करू या आता फाईल डेस्कटॉपवर सेव्ह होईल
आता फाइल टाइप या वर क्लिक करा
फाईल सेव्ह करण्यासाठी फाईल टाईपचे ऑप्शन्स किंवा एक्सटेन्शन्सची यादी दिसेल
लिबर ऑफिस कॅल्कचा डिफॉल्ट फाइल टाइप ओडीएफ स्प्रेडशीट असून ज्याचे एक्सटेन्शन डॉट ओडीएस असे आहे
ओडीएफ चा अर्थ ओपन डॉक्युमेंट फॉरमॅट जे एक ओपन स्टँडर्ड आहे
लिबर ऑफिस कॅल्कमध्ये उघडण्यासाठी फाईलdot ओडीएस फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्या व्यतिरिक्त आपण आपली फाईल xml xlsx आणि xls फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो जी एमएस Officeच्या एक्सेल प्रोग्रॅम मध्ये सुध्दा उघडू शकते
अजून एक प्रचलित फाईल एक्सटेन्शन म्हणजे डॉट सीएसवी जे अनेक प्रोग्रॅममध्ये उघडते
यात स्प्रडेशीट डेटा टेक्स्ट फॉरमॅट मध्ये साठवतात
ज्यामुळे फाईल साईज खूप कमी होते व स्थलांतरित करणे सोपे होते
आपण ओडीएफ स्प्रेडशीट या ऑप्शनवर क्लिक करू या
तुम्हाला फाईल टाईप या ऑप्शनसमोरफिल्ड समोर फाईल टाईप ओडीएफ स्प्रेडशीट आणि कंसात डॉट ओडीएस असे लिहिलेले दिसेल
सेव्ह बटणावर क्लिक करा
हे तुम्हाला पुन्हा कॅल्क विंडोवर घेऊन जाईल जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाईलचे नाव व एक्सटेन्शन दिसेल
वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त स्प्रेडशीट डॉट एचटीएमएल या फॉरमॅट मध्येही सेव्ह करता येते जी वेब पेज फॉरमॅट मध्ये असते
ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते
आता मेनूबार वरील फाइल या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सावे एएस या ऑप्शनवर क्लिक करा
आता फाइल टाइप या ऑप्शनवर क्लिक करा
नंतर एचटीएमएल डॉक्युमेंट आणि कंसातopen officeओआरजी कॅल्क या ऑप्शनवर क्लिक करा
हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला डॉट एचटीएमएल हे एक्सटेन्शन देईल
सेव्ह बटणावर क्लिक करा
आता डॉयलॉग बॉक्समधील अस्क व्हेन नोट सेव्हिंग इन ओडीएफ फॉर्मॅट हा ऑप्शन सिलेक्ट करा
शेवटी कीप करंट फॉर्मॅट या ऑप्शनवर क्लिक करा
तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट डॉट एचटीएमएल ह्या एक्सटेन्शनने सेव्ह झाले आहे
जेव्हा आपल्याला आपली स्प्रेडशीट वेबपेज म्हणून दाखवायची असेल किंवा उघडायची असेल तेव्हा या फॉरमॅटचा उपयोग होतो
तुम्ही वेब ब्राऊझर प्रोग्रॅमच्या सहाय्याने ती उघडू शकता
स्टँडर्ड टूलबार वरील एक्सपोर्ट डायरेक्टली एएस पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट पीडीएफ फॉरमॅट मध्ये एक्सपोर्ट करता येते
पूर्वीप्रमाणे फाईल सेव्ह कराण्याची जागा निवडून घ्या
हेच तुम्ही मेनूबारवरील फाईल ऑप्शन क्लिक करून मग एक्सपोर्ट एएस पीडीएफ या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता
तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सेव्ह बटणावर क्लिक करा
अशा प्रकारे एक पीडीएफ फाईल बनेल आता मेनूबारवरील फाइल आणि मग क्लोज ऑप्शनवर क्लिक करून हे डॉक्युमेंट बंद करू या
पुढे कॅल्क मध्ये असलेले डॉक्युमेंट कसे उघडावे ते शिकू या
एखादे उपस्थित डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबारवरील फाईलवर क्लिक करा आणि मग ओपन या ऑप्शनवर क्लिक करा
स्क्रीनवर डायलॉग बॉक्स दिसेल
इथे डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे
आता डायलॉग बॉक्सच्या डाव्या कोप यातील स्मॉल पेन्सिल या बटणावर क्लिक करा
त्याचे नाव टाइप आ फाइल नामे असे आहे
ते लोकेशन बार हे फिल्ड उघडेल
इथे तुम्हाला जी फाईल शोधायची आहे तिचे नाव टाईप करा
आपण पर्सनल फायनान्स ट्रॅकर असे फाईलचे नाव टाईप करू या
आता दिसत असलेल्या फाईल्सच्या नावाच्या यादीतून पर्सनल फायनान्स trackerओडीएस ही फाईल निवडा
आता ओपन या बटणावर क्लिक करा
तुम्हाला पर्सनल फायनान्स trackerओडीएस ही फाईल उघडलेली दिसेल
त्याशिवाय तुम्हाला उपस्थित फाईल टूलबार वरील ओपन या आयकॉनवर क्लिक करून आणि बाकीची कृती वरील प्रमाणे केल्यावर सुध्दा उघडता येईल
अशाच प्रकारे मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या डॉट एक्सएलएस आणि डॉट एक्सएलएसएक्स या एक्सटेन्शन असलेल्या फाईल देखील कॅल्कमध्ये उघडता येतात
पुढे आपण उपस्थित फाईलमध्ये बदल करून ते सेव्ह कसे करतात ते शिकणार आहोत
आता आपण हेडिंग बोल्ड करून आणि त्यांचा फाँट साईज वाढवून फाईलमध्ये बदल करू या
प्रथम सेल आ1 वर क्लिक करा
माऊसचे डावे बटण दाबून एसएन कॉस्ट स्पेंट रिसीव्ह्ड दाते आणि अकाउंट या हेडिंग्जवर ड्रॅग करून सिलेक्ट करा
अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट व हायलाईट झालेले दिसतील
आता माऊसचे डावे बटण सोडा
टेक्स्ट अजूनही हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे
आता स्टँडर्ड टूलबारवरील बोल्ड आयकॉन वर क्लिक करा
अशा प्रकारे हेडिंग्ज बोल्ड होतील
आता या हेडिंग्जचा फाँट साईज वाढवू या
आता हेडिंग्ज सिलेक्ट करा आणि टूलबार मधील फॉन्ट साइझ या फिल्डवर क्लिक करा
ड्रॉप डाऊन मेनूमधील 14 या साईजची निवड करा
तुम्हाला हेडिंग्जचा फाँट साईज वाढलेला दिसेल
आता आपण वापरत असलेली फाँट स्टाईल बदलू या
आता फॉन्ट नामे च्या फील्डवरील डाऊन ऍरोवर क्लिक करा आणि मग बिटस्ट्रीम चार्टर हा फाँट निवडा
आवश्यक असलेले बदल करून झाल्यावर सेव्ह या आयकॉनवर क्लिक करा
तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करून झाल्यावर जर तुम्हाला ते बंद करायचे असेल तर फक्त मेनूबारवरील फाईल या मेनूवर क्लिक करून क्लोज या ऑप्शनवर क्लिक करा
अशा प्रकारे तुमची फाईल बंद होईल
आपण लिबर ऑफिस कॅल्कच्या स्पोकन ट्युटोरियलच्या हया पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण काय शिकलो ते थोडक्यात लिबर ऑफिस कॅल्क ह्या सॉफ्टवेअरची ओळख ह्यात उपलब्ध असलेले विविध टूलबार्स
कॅल्कमधे नवीन डॉक्युमेंट कसे उघडावे
तसेच आधी तयार केलेले डॉक्युमेंट कसे उघडावे
कॅल्कमधे डॉक्युमेंट बंद करून संग्रहित कसे करावे
कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट
कॅल्कमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा
स्प्रेडशीट practiceओडीएस या नावाने ती सेव्ह करा
सीरियल नंबर नामे डिपार्टमेंट आणि सॅलरी अशी हेडिंग्ज द्या
हेडिंग्जला अंडरलाईन करा
हेडिंग्जचा फाँट साईज 16 पर्यंत वाढवा आणि फाईल बंद करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे